खूप मोठा पै पटांगण आहे तिथे लोक काही--

काही लोकं क्रिकेट खेळत आहेत. काही बघत आहेत तर काही बसून आहेत.

हि इमारत खूप मोठी आहे इमारतीला पिवळा लाल असा रंग लावलेला आहे.

विद्यालय आहे. नारंगी रंगाची इमारत आहे.

नारळाचे दोन झाडं आहेत मागे पांढऱ्या रंगाची बिल्डींग आहे समोर--

समोर मोठे एक दुकान दिसत आहे पण कशाची आहे ते कळत नाहीये.

खूप मोठा सभागृह दिसत आहेत खूप--

समोर खूप मोठी ईमारत आहे छान अशी पिवळी आणि लाल रंगानी ती--

समोर एक इलेक्ट्रिकल दुकान आहे उ जी राज इलेक्ट्रिकल नावाने लिहिलेली आहे.

सामान देत आहेत तर कोणी दे घेत आहेत आणि समोर--

छोट्या मुलांची शाळा असेल असं वाटत आहे कारण ए--

आणि मस्त असं सजवून ठेवलेलं आहे छान असं वाटत आहे ग्राहक--

आणि ते दुर्गे दुर्गाजीची डान्स करत असेल असे सगळे नृ--

आणि नंबर लिहिलाय वन नाईन थ्री सिक्स कार्य--

समोर एक मोठी अशी दुकान दिसत आहे दुकान मोठी अशी--

समोर एक बिल्डिंग आहे जी हॉटेल सारखी दिसतं आहे. सगळीकडे लाईट आणि--

लोकं दिसत नाहीयेत त्यामुळे शांत वातावरण आहे.

समोर एक मोठी अशी हॉटेल दिसत आहे.

चेअर टेबल लावलेले आहेत आजूबाजूला झाडं दिस छोटे छोटे--

पिवळा आणि लाल असा कलर मारलेला आहे समोर मोठी प्लेट मध्ये लिहिलेलं आहे रनिंग रूम आ--

समोर एक दवाखाना किंवा पॅथॉलॉजी किंवा लॅब आहे तिथं मोठे मोठे मशीन ठेवलेले आहे टेबल आहे.

लाईट आहे आणि स्वच्छ असा परिसर आहे सगळीकडे शांत वातावरण आहे खूप सारे मशीनी आहेत.

इथं व्यसनमुक्ती व पूर्व पुनर्वास सेंटर लिहिलेलं आहे समोर बे--

खूप शांत जंगल झाडीची शांत जागा आहे हिरवेगार झाडं आहेत निसर्ग--

ट्रा एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग ट्रेनिंग अँड रिसर्च --

कपडे विकणारे कपडे दाखवताहेत ग्राहकांना.

लहान मुलांची प्री स्कूलची दिसत आहे त्या--

शांत वातावरण दिसत आहे आजूबाजूला झाडे झुड--

बलून आहेत वेगळ्या वेगळ्या रंगांचे बलूनची --

जिथे खूप सारे सामान नळं--

अशी खूप सारे सामान दिसत आहे लाईट --

समोर एक चहाचे दुकानं दिसतं आहे.

आजूबाजूला लाई दुपारची वेळ आहे आजूबाजूला लाइटिंग आहे.

तळ दिसत आहे त्याच्या आजूबाजूला हिरवेगार असे झाडं झुडुपे दिसत आहे.

या कंपनीच्या टिव्या विकत टाकल्या आहेत.

शांत वातावरण आहे आणि लाईटींग आहे पॉश एरिया आहे .